मला इथे फुलांचा दुकान दिसत आहे दुकानाच्या बाहेर हार लावलेले आहेत फुलांचे फुलांचा कलर पिवळा पांढरा आणि शंद्री आहे.

मला इथे एक कारखाना दिसत आहे आणि कारखान्याला खूप मोठ्ठी चिमणी आहे चिमणीचा कलर लाल आणि पांढरा कलरचा आहे.

मला इथे एक गार्डन दिसत आहे आणि गार्डन च्या पायवाटणी एक मुलगा चालत आहे छोटासा आणि गार्डन मध्ये खुप सारी झाड आहेत त्या झाडांना गुलाबी पांढरा आणि शंद्री कलर ची फुले लागलेली आहेत.

आणि काही फुलं टब मध्ये ठेवलेले आहेत. फुलाच्या दुकानाच्या साइड ने एक पान ठेला आहे. पान ठेलाच्या समोर एक मुलगा उभा आहे.

मेल्याच्या बाहेर कार उभी आहे आणि खूप साऱ्या टू व्हीलर उभी आहे.

मला इथे मेला दिसत आहे मेल्यामध्ये खूप मोठ एक आकाश पाळणा आहे आणि आकाश पाळणा च्या मधोमधी पांढर्‍या कलर ची डिझाइन असलेले लाइट्स लागलेले आहेत.

आणि खूपसार्‍या स्कूटया दिसत आहे आणि पकोडी सेंटर चा एक ठेला दिसत आहे.